टेबल वेगेरे हे सगळ दिसतय.

ह्या छायाचित्रात एक डोंगर टाइप दिसतय वरतून पूर्ण शहर शहराच वातावरण आहे वरती ढगाळ वातावरण पण दिसतय.

आणि त्या छायाचित्राच्या पालिकड पण ते हिरवळ डोंगराच्या पलिकड एक डोंगर दिसतय आजूबाजूला शेततळे वेगेरे पाणी साचलेल--

इथे एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा कलर पिवळा व त्याच्या तीन तळी अशी बिल्डिंग आहे.

कवरिंग आहे ते रेड कलर च आणि त्याच्या बॅकग्राउंड ला जो कलर आहे तो ब्लॅक आहे. अव त्याने जी हाताची पोज केलीये ती एकदम अट्रॅक्टीव्ह अशी दिसतीये.

आणि आजूबाजूला झाडी वेगेरे हिरव्या कलरची त्या बिल्डिंगचा कलर पिवळा आणि काचेची आहे.

हिरवे असे तीन चार मिक्स करून बनवलेली लायटिंग अतिशय भारी आणि माणसं पण आहे तिथं--

त्याच्या अ डाव्या बाजूला आणि बाहेरून काचे--

हे छायाचित्र एक डोंगराच्या कपारीचं आहे त्या कपारीच्या बाजू बाजूनं अतिशय लाल कलर ची अशी कपार दिसतीये मातीच्या --

ह्या छायाचित्रात झाडं वगैरे दिसतायेत झाडाच्या बाजून अलीकडनं एक सीमेंट ची कपार अ भिंत दिस सारखी दिसतीये.

ते तीन ते चार फांटया व्यवस्थित भारी.

हे छायाचित्र एक चर्च च्या बाहेरच आहे चर्चच बाहेरून काढलेल छायाचित्र त्याच्यावरती लावलेल एक बल्ब आहे मोठा.

दगडांची भिंत अ डावि बाजूनी ही पडलेली भिंत त्यावर ते --

उजव्या साइडन आहे त्या छोट छोट्या पायऱ्यात आणि समोर असे वाळलेले गवत आहे बाजून समोर डोंगर वेगेरे दिस--

आणि व्हाइट कलर ची एक बिल्डिंग आहे रस्ता आहे मधून--

आणि पी.डब्लू. असा लोगो जांभळ्या कलर च अ त्याच्या बाजूला एक काचेची बिल्डिंग आहे.

तिथून तो माणूस त्या काचेच्या बिल्डिंग कडे बघतोय व तिथून एक म्हातारी बाई जातीये.